ल आह आणि ते खेड्यागावात ऑर्गनाईझ केलेला आहे.

अ फुग्यांनी त्यांना खूप सजवलेलं आहे.

पर्यवेक्षक म्हणून आह शिक्षक लोकं लाभलेली आहेत आणि--

त्याच्यामध्ये गावाकड गावाकड गावाकडील ट्रॅक्टर रिपेअरिंग होतात री--

हे एका दुकानाचे आहे हे दुकान--

पाण्या पाण्यामध्ये लोकं अंघोळ करत आहेत आणि हि सायंकाळची वेळ आहे .

सूर्य डूबत आहे आणि चा चारी बाजूला --

गाड्या लागलेल्या आहेत आणि त्या गाड्या जी--

जिप्सी मारुती सुझुकीच्या आहेत आणि त्या जंगलात उभे आहेत.

अ व्यायाम कक्षेत खेळत आहेत आणि ते सुंदर अशा पद्धतीनं --

आणि झाडं अ अ झुडपं त्याच्यामध्ये दिसून येत आहेत आणि धान ह्या--

उत्कृष्ट पद्धतीने हिरवेगार दिसून येत आहेत.

माझ्यासमोर एक सुंदर असं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये --

हे कबाड काढून त्यांनी एका चेन मध्ये विसरलेलं आहे .

ही गाडी एक चार चाकी आहे त्यामधे वेगवेगळ्या अशा--

आपल्या मुलांना घेऊन फोटो काढत आहेत.

यामध्ये रंगीबेरंगी असं कलर त्या स्तुपामध्ये दाखवलेलं आहे.

आणि ती पोरगी दिसायला सुंदर आहे आणि ती एका गाण्यावर ना--

साईडला आंब्याचं झाड आहे त्याच्या बाजूला मोहाचं झाडं आहे.

माझ्यासमोर एक पान ठेला आहे पान ठेल्या सोबतच तो एक लहान किराण्याचं दुकान आहे.

त्या दुकानाचं नाव तुरकर किराणा जनरल स्टोअर्स आहे.

त्याच्याचं साईड ला काही रासायनिक खत आणि--

माझ्यासमोर चित्रामध्ये एक आठवडी बाजार भरलेला आहे त्या आठवडी बाजारामध्ये --

माझ्या समोरील चित्रांमध्ये एक मज्जिद आहे. त्या मज्जिदामध्ये खूप सारे लोकं--

आह ते त्याच्या आजूबाजूला खूप झाडं आहेत.

माझ्या समोर सुंदर अस एक कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन मध्ये वेगवेगळ्या खाण्याचे पदार्थ लागलेले आहेत त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल

आह कोकोकोला आणि एक सुंदरशी एल_ई_डी लावलेली आहे.

आह काही लोकं आह ट्रेनची वाट बघत आहेत.

आह पटेल आह मॅटरनिटी म्हणून असं तिथं नाव आहे.

झाडं सुशोभित दिसून राहलेली आहेत आणि झाडांना--

आह आधीच्या ज्या लाईन आहेत त्यामध्ये एकही लोकं बसलेले आहेत तू--

त्या ठेवलेल्या आहेत एक शेळी पांढऱ्या कलरची आहे सोबतच साईडला एक पोतं वाळवलेलं आहे.

माझ्यासमोर एक जेवणासाठी एक सुंदर असा ढाबा आहे तो ढाबा--